काळजी घे. काय पण आणि त्यादिवशी मध्येच बघ पाऊस आला होता माहिती आहे का? हो पाऊस थोडा वेळ पण थोडाच वेळ आला पण तरी पण खूपच थंडी वाजली त्यानंतर खूपच. हो ना पण समजतच नाहीये आता हिवाळा चालू आहे आणि त्याच्यामध्येच पाऊस आला. हो ना. हे सगळं ना एकदम weather चे हे होऊन जातं. disturbance हो. कशामुळे होत असेल तुला असं माहिती आहे का?

हे का असं होत असेल सारखं changes सारखं changes म्हणजे हेच्यामुळे आपलं आपण अं आता हे pollution प्रदूषण सगळं हे सगळं म्हणजे cycle व्यवस्थित नाही चालली का होऊन जातं. हो आणि मोठ्या प्रमाणावरती झाडांची तोड पण केली जाते त्याच्यामुळे पण होत असेल ना? हो. हो ना, ते काय म्हणतात, आपला प्रदूषणामुळे पूर्ण म्हणजे पृथ्वीभोवती एक अं layer तयार होते धुळीची म्हणजे असं खराब वायु जी असते त्याची. त्याच्याने पण म्हणजे काहीतरी effect जाणवू शकतो त्याच्यामुळं पण हो. आणि तो जो आपला ozone layer असतो तो protect करत असतो आणि आता तो पण हे होतंय. कमी होत चालला आहे.

हो ना त्याच्यामुळे direct असं सूर्याची हानिकारक किरणे आहेत जे ते ते पण येतात. direct आपल्या skin ला त्रास होतो शरीराला शारीरिक परत सूज येणे, आणि skin चे diseases वेगवेगळे, त्वचारोग

हो ना, जे ज्या लोकांना सहन होतंय त्यामुळेच sun cream वापरायची. हो मी तशी करते sun cream use तू पण करत असशील ना?

किती करतेस? तसं जास्ती म्हणजे कायतरी two fifty मी असं एकदा बघितलं होतं. twenty thirty असं असतं बघ fourty

सध्या आपला India मध्ये म्हणजे आपण राहतो ह्या ठिकाणी twenty, thirty आणि

हो का, मी तर जास्तीचं म्हणजे कधी मी बघितलंच नव्हतं ना. बाकी काय म्हणतेस?

अं नाही गावाकडं खूपच थंडी वाजते झाडं असल्यामुळे. हा, शेतात राहता त्याच्यामुळे.

ऊन गरम नसेल होत दुपारी तिकडे का होतं?

हम्म कसं आहे हवामान तिकडचं? हवामान म्हणजे सकाळी हेच सकाळी सकाळी थंडी भरून येते. मग रात्री तर थंडी जास्ती झाली का मग शेकोटी वगैरे पेटवतो आम्ही. अच्छा.

तिकडे कसं आहे वातावरण? हिकडं पण असंच आहे थंडी वाजते सकाळी, संध्याकाळी तर खूप थंडी वाजते आता टेरेसला असं थांबताच येत नाही.

आणि room मध्ये तर मला झोप येत नाही fan शिवाय.

आणि बाहेर पडलं की खूप थंडी.

काय नाही काळजी घ्यायची. हो ना खूप हवामानामध्ये एवढं changes होतात सारखे. त्याचवेळी मला तर सर्दी पण होते लगेच. असं मध्ये त्यादिवशी पाऊस आला. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सर्दी न ते झालं.

अन ते एक college असतं त्याच्यामुळे जायला लागतं. हो. तर काय करणार आपल्याला शिकायला कसं भेटणार? असं घरी बसून थोडीच शिकायला भेटणार आहे. हो. वातावरण वातावरणाचं काय राव, सारखं change होतच असतं. त्यानुसार आपली तब्बेत साथ दिली पाहिजे तब्बेतीने. हो तेच तर.

बाकी काय कुठेअसं trip ला वगैरे गेली का नाही? तिकडे असं मला तर असं वाटतं तिकडे मनालीला इकडे जावं, तिकडचं वातावरण पण आवडतं. हो, मनालीला खूप छान वातावरण असतं ह्यावेळी. आता जानेवारीत तेच आमच्या college ची trip चं बोलत होते, जायचं म्हणून

काय मग जाणारेस का? बघू, मला जास्त थंडी सहन नाही होत आणि तिकडे खूप थंडी असते ना बर्फ असतो.

तेच ना. मला तिकडची लोकं कशी राहत असतील?

तिकडची लोकं कशी राहत असेल त्या वातावरणात? त्यांना ते ना सवय झाली ना एकदा body ला, काय वाटत नाही. हो. तेच ना बाकी काय म्हणतेस? बाकी बघ मनाली एक छान ठिकाण आहे, मनालीला परत थंडी हे काय हा थंडीतले महाबळेश्वरला जातात लोकं. हो, तिकडे माथेरान

हो तिथून View पण खूप छान दिसतं,

सगळं धुके धुके असतं सकाळी सकाळी वरती, हो. आणि मग लोकं सगळे photography वगैरे करतात मग. हम्म

हो हो येईल मी नक्की,

view मस्त आहेत गं.

हो. वातावरण फक्त वातावरणाचे काय की पहिल्यासारखं असं व्यवस्थित नाही चालूये हो ना खूप change होत असतं सारखेच. तापमान तरी येतच राहतं एवढं degree celsius तेवढं degree celcius हम्म आपलं महाराष्ट्र मध्ये कुठलं असं हे ठिकाण आहे गं थंड? तेच माथेरान आहे, पाचगणी वगैरे महाबळेश्वर. महाबळेश्वरला पण खूप छान असतं बघ या दिवसांमध्ये.

बोलले होते कायतरी अं लहानपणी.

बाकी कुठे कुठे गेलीस अजून? अजून औरंगाबादच्या हिकडे ते अजिंठा वेरूळ लेणी ते तिकडं पण चांगलं असतं.

हो, तिथं खूप थंड वाटतं. मी असं ऐकलं मी गेले नाही अजून. थंड वाटतं असं खाली. खाली खाली आहे ना एकदम? हो. वातावरण तसच हिकडे लोणावळ्याला पण खूप छान आहे बघ. हो, लोणावळ्याला गेलीयेस तू?

उन्हाळ्यात करतात parking water park ला.

हम्म कुठे कुठे अतिवृष्टी होऊन जाते. हो ना पावसाळ्यामध्ये तर हम्म ते कसं झालं माहिती आहे का काही ठिकाणी खूप पाऊस पडतो काही ठिकाणी पाऊसच पडत नाही. कधीही कोणत्याही ऋतुत पाऊस येतोय.

उन्हाळ्यात पण येतो, हिवाळ्यात पण येतो, आणि पावसाळ्यात पण येतो.

मग पावसाळ्यामध्ये खूप ऊन लागत होतं आधी ऊन होतं

हम्म तेच काळजी घेत जा काय आहे वातावरणात खूप changes होत असतात सारखे सारखे.

बाहेर पडताना पण असं jerkin, sweater घालून जायचं. हो. पाहिजे. बाकी

काय नाही मी पण घरीच बसून आहे. बाहेर जावंच वाटत नाही. मी तर दहा अकरा वाजेपर्यंत आता blanket मध्येच झोपलेली असते.

खूप कंटाळा वगैरे येतोय अरे. त्यात सुट्टी वगैरे आहे. त्याच्यानंतर अजून अं बाकी काय म्हणतेस? घरचे वगैरे बरे आहेत का, ठीक आहेत का सगळे? हो, घरचे सगळे ठीक आहेत. मस्तच आणि अजून? अजून काय नाही. माझ्या friends पण म्हणत होत्या अं कुठल्या ठिकाणी जायचं, कसं काय planning तू बोलली ना कुलूमनालीचं, तर मग हेच विषय चालू आहे सध्या तरी, discuss करतो आम्ही.

हा म्हंटलं discussion चालूच आहे कुठे कसं जायचं ते. अच्छा अच्छा.

मला सांगशील काही details वगैरे असेल तर कुठे कसं तापमान असतं कसं हे ना म्हणजे त्या दृष्टीने मला planning वगैरे करायला, हो. मी सांगते तुला.

हो. ठीक हे तू पण घेत जा काळजी.

ठीक हे ठेऊ का मग मी

त्यांच्या प्रेम कथांतर जगांना फार फार गोडी वाटते. मोठे मोठे कवि त्यावर कथांवर काव्य रचतात. माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेम कथा छे ती कसली कथा आहे ठाऊक एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते. पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काय ते सांगायला मी सिद्ध झालेलो नाही. या कहाणी च्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही अहंकार नाही. म्हणून राजा झालो. मग राजा म्हणून जगलो. त्यात माझा गुण दोष नाही. हस्तिनपूरच्या अं नहुश महाराजांच्या पोटी महापरमेश्वरणे मला जन्म दिला. सिहसनावर बसलो मी. त्यात कसले आहे मोठे पण राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक उत्साहाने पाहतात. राजपुत्र न होतो मी ऋषि कुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते. कोणास ठाऊक अं शरद ऋतुतल्या अं नृत्यामग्न चांदण्या रात्री सारखे मी

या प्रवृत्ती च्या मागे कोणती प्रेरणा आहे. जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे दुख हलके होते. कुणी जवळ बसून विचार पुस केली की आजाऱ्याला बरे वाटे. आपुलकीच्या अश्रु नि ह्रदय होई माणसाच्या मनातल वणवा विजहतो. मला सुद्धा ते अश्रु च हवे आहेत का ते काही असो. एक गोष्ट सत्य आहे या काहणीने माझे मन भरून गेले आहे. अश्या अभाळसारखे रात्रंदिवस मी विचारच विचार करत आहे. अशी कल्पना मनाला झुकवून जाते. पण ती क्षण भरच अं लगेच माझे मलाच वाटे. की शुद्ध आत्मचिंतन आहे. अं गुरुपत्नी च्या मोहणे कायमच कलंक लाऊन घेण्याऱ्या चंद्रची कथा कोणाला ठाऊक पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचणे नाही. स्वताला झालेल्या जखमाणे हे मनात आले म्हणजे वाटे. अं त्यातील काही देव देवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात त्याला भक्तीने नमस्कार मिळतात. काही फुले राणीच्या कपाळ सारखे सौन्दर्य वृद्धीगत करतात. महालातल्या मंचकवरचे विविध विलासी आपल्या चिमुकल्या डोदहयाने पाहतात. काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हाताने पडतात. तो क्षणार्धात त्यांचा तोंडामोड करून टाकतात. या जगात जन्माला येणारी मनसे ही अशीच असतात. कोणी दीर्घायु होतात. कुणी अकाली मरण पावतात. कुणी वैभवांच्या शिकरावर चडतात. कुणी दरीदऱ्याच्या हृदयित कोसळून पडतात. कुणी दृष्ट कुणी सृष्ट कुणी कुरूप कुणी सुरूप आणखी ही सारी मुले मातीत मिसळून जातात. त्यांच्या मध्ये एवढे साम्य असते की सारी फुले कधी आपल्या काहाण्या सांगतात का. मग माणसाने आपले जीवनाला इतके महत्व का द्यावे. मागे किर्र अं रान पुढे अं दीर्घ गर्दी असे आहे हे जीवन. आज्ञार्थयाच्या अंधरात तर ते अधिकच भयावाह वाटते. कुठल्या तरी चांदण्यांचा मिळणारा प्रकाश अधून मधून या अरण्यातील पाऊल वाटेत येऊन पोहोचतो. पायवतेवरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो. माझ्या या प्रवासात वर्णन करून सांगण्यासारखे काही थोडेसे घडले आहे.

त्याचाच शरीरात तो राहतो आहे. पण त्यांना जे दिस्त नव्हते ते त्याला दिसू लागले आहे. सर्वांनाच अधिक अंधुक का होईन दिसावे म्हणून स्वतची कहाणी सांगायच मोह त्याला अनावर होत आहे. लहान पणा च्या आठवणी कीती नाजुक कीती मोहक पण कीती बहुरंगी असतात.

अगदी लहान होतो तेव्हा पासून घटका घटका राजवड्यातून निघतांना प्रफुल्ल उद्यानात मी टक लाऊन पाहत असे . म्हणे रात्र झाली की मी ओक्साबोक्शी रडू लागे. मला थोडपून झोपवणाऱ्या दासीला मी खूप त्रास देत असे. कधी चिमटे काड. कधी लाथा झाड कधी तवा घे असा माझा क्रम चाले. बागेतली सारी फुले माझ्या मंतकावर आणून ठेव मग मी झोपतो आशे मी एक दासीला म्हटले होते तिने हसत हसत दुसरीला ते सांगिले दुसरीने कौतुक करीत ते उद्गार तिसरी च्या कानांवर घातले. साऱ्या दासीनच्या आणि सेवकांच्या तोंडी तोच विषय झाला. आई ला ही माझ्या बोलण्याचे कौतुक झाले. बाबा पुढे उभे करीत ती म्हणाली आमचा बाल मोठा कवि होणार ह. बाबा तुचतेने हसले आणि उद्गारले कवि कवि होऊन काय मिळवणार आहे.

आपल्या पूर्वजनपैकी पुरवर महाराजांनी ऋषि सारख्या अप्सरेला आपल्या वजनी लावल होत. ती स्वता देवांचा पराभव केला आहे. इंद्रावरी घावा घातला होता. इंद्रावर आरुढ होण्याचा आनंद उपभोगला आहे ही परंपरा चालवायला हवी. बाबांचे हे सर्व संभाषण मी ऐकले. पण तेव्हा त्यातले काही काय मला कळले नाही. देव जाणे. पुढे मोठे पणी माझ्या पराक्रमाचे कौतुक करतांना आई बाबांच्या अं या बोलण्याचा उल्लेख करील. त्यामुळे त्यातला शबनशब्द मला पाठ झाला आठवण अशीच आहे. आई ती वारंवार सांग. माझ्या धनूरविद्येचे शिक्षण संपल्यावर बाबांनी वर्षभर मला एक आश्रमात ठेवण्याचे ठरविले. मी आश्रमात जायला निघालो तेव्हा काही अगदी खूप आनंदी होतो. पण आई ची माया आंधळी असते हेच खरे. सोळा वर्षाचा वर्षभर आपल्या पासून दूर राहणार म्हणून आई एखाद्या लहान मुलासारखी डोळ्यात उभे राहून राहणारे पानी पुन्हा पुन्हा पुसत होती. तिने आपला कंप पवणारा हाथ माझ्या तोंडावरून कीती वेळा फिरविला आंसेल. याची गणतीच करता येणार नाही. तिने तिचे गळीत माझ्या मास्तकाचे अवग्रण केले. मस्तक गरधित सवरणे ती म्हणू लागली. येयू मला तुझी फार काळजी वाटते. बाबा तू अं अघडी वेडा आहेस तू लहानपणी अग्निशाळेत याजवडा पाहून नाचू लागायचं एकदा त्या ठिणग्या पडत होत्या त्यापाहून तू फूल फूल त्यावेळी मी तुला आवरल म्हणून बर नाही तर तू ती फूल तोडायला तू धावला असतास आवंडा घेऊन ती पुढे म्हणाली मुले कीती मोठी झाली तरी अं आईच्या दृष्टीने ती लहान च असतात. आश्रमात जिव्हाळा जपून राह हा तिथल्या नदीत असतील. अरण्यात श्वापड असतील. कुठेही जीव धोक्यात घालू नकोस उगाच ही फार पुढची आठवण झाली. पन तिच्या आधीच्या व अर्धवट पणे आठवणाऱ्य आणि अर्धवट आठवणाऱ्या अश्या कीती तरी आठवणी माझ्या मनाच्या तलाशी पडून आहेत. मात्र त्यांचा आस्वाद घेतांना

त्या आठवणीचा अर्थ परवा परवा पर्यन्त मला कळत नव्हता पण आता आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे. असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. माझ्या आई ची एक आवडती दासी होती. कालिका तिचे नाव. मला सुद्धा ति फार आवडे अधून मधून स्वप्नात सुद्धा दिसे. ते मात्र काही कळत नसे. मी जी आठवण सांगतो त्यावेळी फारतर सहा वर्षाचा असेल मी खेळत खेळता कालिकेने मला धरले एकदम घट्ट पोटाशी धरले.